जसं की मी या चित्रामध्ये बघत आहे इथे एक बोर्ड लागलेला आहे बोर्ड वर मानस सरे स्टेशनरी लिहिलेलं दिसत आहे.

आणि काही खांबं लागलेली दिसत आहे आणि वर लाईट सुध्दा लागलेली दिसत आहे.

आणि काय पॉलिथिन मध्ये सुद्धा सामान ठेवले दिसत आहे इथे काय व्हाईट कलरच्या बॉटल सुद्धा दिसत आहेत.

गेट हे अर्ध उघडं दिसत हे बाजूला आणखी एक शॉप दिसत आहे एक शॉप बंद दिसत आहे गेट च्या बाजूला आणखी एक छोटंसं शॉप दिसत आहे.

आजूबाजूला खूप सारे छोटे-छोटे झाडं सुद्धा दिसत आहे आणि वर शेड दिसत आहे शेड चा कलर हा व्हाईट कलर चा दिसत आहे पाहण्याचा नजरिया खूप छान दिसत आहे.

गेट चा कलर हा ऑरेंज व्हाईट आणि ग्रीन कलर चा दिसत आहे गेट हा बंद दिसत आहे वर आभाळ सुद्धा दिसत आहे काही इलेक्ट्रिक ची वायर सुद्धा दिसत आहेत.

जसं की मी या चित्रामध्ये बघत आहे ही एक रात्रीची वेळ आहे इथं एक पेंडोल दिसत आहे पेंडोल चा कलर हा व्हाईट आणि रेड कलर चा दिसत आहे पेंडोल मध्ये खूप सारे लोकं दिसत आहे एक माणूस उभा दिसत आहे.

खूप सारे चेअर दिसत आहेत चेअर वर खूप सारे लोक बसलेले दिसत आहेत.